आणि आणि दुकानची आता काही तरी मला अस वाटत आहे की याच ओपनिंग झालेलं आहे आणि दुकानच--

समोरच जे बोर्ड वगैरे आहे ते बी काळ्या कलरच आहे तिकड लोक पण उभे राहिलेल आहे आणि समोर पुस्तक व --